कुठं गार्डन नाय हा हा

कोणत्या गार्डन ला हे सिद्धार्थ गार्डन हे तुला हा हा

हिरण भी एव्हडी लंबी हाय कि काय सांगू तुला चाळीस पनास फुटाची हिरं हाय ना हा ऊंट असलं ऊंट ऊंट नायरे हिरण होती चाळीस पनास फुटाची फक्त तिचा तोंडच लांबा हे हाय हो ह्याच मंदिरात हा विराट विराट तुम्हाला काय माहिती भाऊ शहरातले शहरातल्यान सगळं माहिती राहत

हा

हवं ते पण एक हेना खेळाडू लोकांना सगळं म्हायती हाय तू ला कशाला आपण सीडी प्लेयर है म्हणून आपल्या म्हायीत नाय ना

तुला हा

कोणजी डोंगरची काली मैना नाय हारण्य पाहलीच नाय येत लावलं अरे येड्या घोरपड पाहिलीय घोरपड

घोरपड पाहिलीय एकदा अरे तू घोरपड पाहीलिहय का हान मी घोरपड मी किती वेळा पाहिलीय मी अरे भाऊ तिची शेपूट एवढी खतरनाक लागेते ना माणुस जागेवरून उठूत नाय उठून जातो लगेच

डोंगरची काली मैना खायचू तुला मंग म्हयती मग कशी लागती ती मेय खायला

त्यालाच म्हणतात डोंगरची काली मैना काय कामाची ती काली मैना हे मंग तू गावाकडी डायरेक्ट झाडाची फळेखा हा हो तेच बाकी राहिलाय तेच खायचा बाकी आता अं

चोवीस आला आता आला फोन मला हॅलो

मित्राला घेऊन आलता कायरे भाऊ कुठे हायरे तू म्हणलं तू घरी हा आलो पैसे पाटव म्हणे पयशाची तंगी चालू हे

म्हणालो तू त्याला म्हणालो मी आईकना त्याला म्हणलो मी देतो तू काढिवापास देतो ते मला माहित नाय तूअसेल तेव्हा त्याला म्हणाला एकदा भरोसा तु ठेव म्हणल

बरोबर हे

हा मंग ते झाल्याचा नंतर आलो दोन तीन दिवस झाले जाउयार म्हंटल कुठ फिरायला तिकडे गेलो मिमस्त पैकी जंगलामधी हवं का अजून तिकडंच हे पण काय करावं म्हंटल समजत नाय तिकडं मला बोर बीर होऊन आलो इकडं काय हाय अजून हाती वाघ पावपाव हा आता काय एक गोष्ट नाय पाहावीत अरे तुला काल म्हंटल तू नाय आलास

तुला काल म्हणालो होतो नाय आलाना अरे माझा मागे काम चालू झाले ना शेतीचे कामा अरे काय शेतीची काम काय शेती शेती अरे मा तिचे नादात शेती मधी पीक उगवणार काय दुसरा काम येत कि नी तुला शेतीचा आमचा काहीच काम नाही

मंग शेती मला सांग शेती मध्ये आज जर तू काय टाकलास त ते तुला उद्या भेटल ना हा तेच राहिला ना भाऊ शेतीच काम आता माझी लागवड चालू आहे आज

चपाती लावतो एक का मस्का लावतो

सगळं लागवणं करून घेतो

मंग मग मोकळा होऊन जाईन मी फिरायला अन्न धान्य लागून झाल्यावर

कुठे चालोत हा ते पण एक हे ना हा जाऊना घरातील जारा मस्त नजारा हान मी हां

हा ते पन एक है ना काय करुमंग बाबा ऐकता झालाय डोक्याला ताण काय घरचे भिग प्रॉब्लेम तू ला माहिती नी का हा

जाऊना मग मला वाटलं तू भी येतोय कामाला मंग कुठे

काय शेती शेती करतो तू दुसरा चांगला काम पहायचं आर शेतीच तू काय हा ते पण एक हे शेतीच करन आपल्याला अर आपल्याला आहे नार शेती अजून येणार हाय आपल्याला जर शेती नसती तर नसत केल आपल्याला शेती नसती तर येवढा केला नसता हा शेती नसती तर येवढा केला नसता म्हंटलं

शेतीची काम करत शेतीतच करना मी नंतर मी हवं

ते पण एक हे मंग अजून बाकी आज मट रेल आर बापरे नाय आशिर्वाद भायेर जायला आशिर्वाद घेतो का आपण मी येवडा मोठा नाय आशिर्वाद देयाला हां एवढा लग्न झाला नाय मी कुटून आशिर्वाद देव तुला दे बाबा प्रकाशिव काय म्हणते ती आशिर्वाद घेम आपला

तू ला जायला गाडी नव्हती काढतो मी ये काय म्हणतोय जोरात बोल आर म्हंटल गाडी मध्ये फिरवतो ये तुला हां मी संध्याकाळी जाऊनलोय मस्त कार मध्ये बसून लगेच अरे तुला मग बैलांचा गाड्या घेकी तुझ्या सारखा नाय काय नाही मला

त्या बैलाला चारा टाकतो किनाय अरे एकलाखची जोडी आहे आपल्या कडे

एकलाखरुपयाची बैला आहेत त्या म्हाताऱ्या रोजरोज रडतेय बैलासाठी ते म्हणतंय म्हतारा म्हणतोय आज बैला विकत घेऊ ही पोरं काय कामाची नाय हात रोज म्हातारा म्हणे हे बैल विकून टाकतो म्हणे ही पोरं काय आयक्त नाय निस्ता मोबाईल मध्ये खेळत राहते म्हणे

तो म्हातारा रोजच सांगत राहतयं मला त्या म्हाताऱ्याला काय काम हाय कि नाय रे हाना म्हाताऱ्याला

म्हातारा संध्याकाळचा मोकळा करून टाकेन मी

बरा हाय कि नाय

माचीच्या बिशीं राहिले करता म्हतारे रोजच बोलत राहती तो म्हतारा रात भर बोलत राहते

अरे तुयान माझ्या म्हतारी च काय काढतो रे बार बार खरा सांग ना तुझ्या म्हतार्याला रात भर बोलत राहते अंगात मस्ती आल्या

हां चालन चालन ठेऊ का आई बाबांच्या पण आधी आयुष्यात कोण आपल्याला शिकवणी देऊन जात कोणामुळे आपण शिकतो की कस वावरायला पाहीजे मोठ्यांशी कस बोलायला पाहिजे मोठे आपल्याला काय शिकवतात, मोठे काय असतात हे आपल्याला, आपल्या आजी आजोबांन कडून कळते. आजी आजोबा ह्या शाब्दा मध्येच बघाना किती प्रेम आहे. आजी आणि आजोबा यांच्या पासून आपल्यला खूप काही शिकायला मिळते आपण लहान असतो तेव्हा त्यांच्याशी खेळतो आपण पडलो तर आपल्या आईला बाबांना यायला कधी वेळ लागून जातो. पण असं कधीच होत नाही की ते आपल्या जवळ आहे आणि धावत आपल्याला उचलायला नाही आले ते पूर्ण आयुष्य कष्ट करतात काबाड कष्ट करून त्यांच्या मुलांना शिकवतात मग त्यांच्या मुलांची मुलं म्हणजे आपण आपण त्यांना आजी आजोबा म्हणतो

आपण आपल्या आजोबांना सांगून जातो की आजोबाबा आज मी शाळेत चाली आज माझ्या शाळेचा पहिला दिवस जेव्हा मी लहान होते मला आता पण आठवत हे माझे आबा मला घ्यायला यायचे मी शाळेत जायची तर मला सोडून द्यायला जायचे माझी शाळेची वेळ व्हायच्या पंधरा मिनिट आधी पासन ते मला सांगायचे की बाईग तयार हो शाळेची वेळ होत आहे आपल्याला जायचं हे माझे आजोबा खूप शांत मी त्यांचा पासन शिकली की एका व्यक्तीने आपल्या आयुष्यात कस बनायला पाहिजे ह्या व्यक्तीनीच दुसऱ्या व्यक्तीच समजून घ्यायला पाहिजे खूपदा आपण त्यांना की आपण काही गोष्टींचा विचार न करता बोलून देतो. मला हे त्यांनी शिकवलं की नेहमी स्वतःची बाजू न बघता दुसऱ्यानंच पण बाजू बघायला पाहिजे काय माहिती त्याच्यावर आपल्या पेक्षा मोठी संकट असेल समजत असेल त्यांच्यामुळे खूप काही शिकतो लहानाच मोठं होतो त्यांच्या सोबत खेळतो त्यांच्या सोबत जेवतो त्यांच्या सोबत मस्ती करतो ते असतात आपले आजी आजोबा आपले वडीलधारे लोक आणि काहीपण म्हणा त्यांच्या विना आयुष्यात मज्जा नाही आजी आजोबा असणं खूप गरजेचं आहे

त आपल्या आयुष्यातले सगळ्यात पहिले ते असतात जे आपल्याला येऊन मनवतात तेव्हा आपल्याला कळत की कोणी आपल्याला येऊन समजवलं तर कस वाटतंय त्यांनी आपल्यासाठी खूप काही केल असत हे हळूहळू आपल्याला कळायला लागतंय जसजसं आपण मोठं होत जातो तसतसं त्यांची वय होते पण त्यांच प्रेम मात्र कमी होत नाही त्यांच प्रेम नेहमी वाढत च असते. आपणच नव्ह ते जे त्यांना आजी आणि आजोबा म्हणतो. आजी आजोबा हे दोन शब्द इतके गोड आहेत आणि त्या

आजी आजोबांची वय जरी होत असली तरी त्यांना माहीती असत की त्यांच्या नातवंडांना काय आवडत ते कुठे पण जाऊद्या ते कुठे पण फिरायला गेले बाहेर कुठे यात्रेला गेले तरी घरी कधी खाली हातानी येणार नाही त्या बरोबर त्यांना लक्षात असत की अरे माझा नातू माझी नातीन वाट पाहत असेल तर तिच्या साठी काहीतरी घ्यायला हव यात्रे वरून वापस येतांनी स्वतःसाठी काही न घेता आपल्या साठी काहीतरी घेऊन येणारे लोक म्हणजे आपले आजी आजोबा तिथं जात पर्यंत विचार आपल्या बद्दल विचार करणारे म्हणजे आजी आजोबा आई बाबांनी कोणत्या गाष्टींला नाही म्हंटले आणि आपण एका याच्यात जाऊन रुसलो रागे भरून बसलो तर आपल्या जवळ येऊन आपल्याला समजावणारे आजी आजोबा खूप गोड असतात ते आणि तितकं आपण रुसलो रागावलो फुसलो तरी ते बरोबर आपल्याला येऊन समजावता त्यांना माहिती असत कि माझा नातू माझी नातिण कशी समजेल त्यांना जितका आयुष्याचा अनुभव असतो ना तो सगळा ते आपल्यावर उधाडून टाकतात लहानपणी जाम बेरजेपासून मोठे होत पर्यंत च्या गाडी चालवणे सायकल चालवण्यापर्यंत सगळं ते आपल्याला शिकवतात त्यांच बोट धरून आपण चालायला शिकतो त्यांचा हाताने आपण जेवायला शिकतो त्यांच्या खिशातून दोन चॉकलेट काढून खायला शिकतो असे आपण लहानाचे मोठे होत जातो आणि आपल्या आयुष्याचा खूप मोठा भाग आपले आजी आजोबा असतात जेव्हा पर्यंत आपले आजी आजोबा आपल्या जवळआहे सोबत आहेना तेव्हा पर्यंत आपल्याला काही नाही होणार कारण त्यांना माहिती आहे कि माझ्या नातूंना काही पण चूक केली मला ती सांभाळायची आहे मी सांभाळून घेईल असं खूपदा होत बाहेर कोणाशी भांडून आलो काही झालं घरी येऊन आपण रडत बसतो तेव्हा ते येऊन आपल्याला विचारतात भलेही आई बाबांनी भलेही रागावले असेल आपल्याला की तूच तसा तूच तशी तूच वाढवून ठेवलं तू तस पण आपले आजी आजोबा कधीच असं ते नेहमी आपल्यात असतात सहानुभूती देतात आपल्याला सांगतात जाऊ दे रे बाबा कशाला खेळायचं त्याच्याशी सोड त्याचा विचार दुसरीकडे खेळायचं आपण चलं मी तुला घेऊन जाते तुला आवडत ते घेऊन देते असं बेहलवून फुसलऊन आपल्याला हसवणारे आपले आजी आजोबा आपल्याला कुठं जायचं आहे आपल्या आई बाबांनी नाही म्हंटल पण तरी आपल्याला जिद्द करून जायचं असत बरोबर तर आपल्या आई बाबांना कळ सांभाळून समजवून जाऊ दे रे शाळेचे आहे फेरफेटके येऊ द्या त्याला मारून येऊ तिला मारून असाच तर मुलं शिकतात ना असं तसं बोलून आपल्या आई वडिलांना समजूत घालणारे आपले आजी आजोबा त्यांना माहित असते कि माझ्या नातूला काय आवडते माझ्या नातीला काय आवडते

तरी आपण सामोर कसं जायचं. आपण न हार मानता कसं जगायचं आयुष्यामध्ये असे खूप प्रसंग येतील किव्हा आपल्याला कळतं नाही कि आता काय करायला पाहिजे आता सामोरची पायरी काय कि आपण कशाने सामोर जायला पाहिजे पण ते आपले आजी आजोबाच असतात जे आपल्याला सांगतात कि तू ह्या पायरी वर चल तुला नक्कीच यश मिळेल आपण छोटस जरी काही जिंकून आलो तरी सगळ्यात जास्त खुशी घरात होते ती आपल्या आजी आजोबांना आपल्या आई बाबांना ही खुशी होते पण कधीपण तुम्ही बघा तुमच्या आजी आजोबांना आणि तुमच्या आई बाबाला झालेल्या खुशी मध्ये खूप फरक असतो तुमच्या आई बाबांना खुशी वाटते की माझ्या पोराने केलं त्या आजी आजोबांना खुशी वाटते की माझ्या नातवानेच केलं बा तुमच्या करू शकतात का हा फरक असतो ते खूप प्रेम करतात आपल्यावर आपण झालो तेव्हा पासून आपण ते असले तेव्हा पर्यंत त्यांचे वय वाढत असते आपण मोठं होत असतो आपल्याला कधी कधी वाटत कि अरे कसे हो आजोबा तुम्ही हे काय करता कशाला करता नकळत आपण कधी काही ना काही त्यांना बोलून पण देतो राग नाही मानून घेत हो ते ऐकून वात्सल्य खातात थोड्यावेळाने पुन्हा येतात आपल्याकडे काय रे तू असं का बोलला मला काय गं अशी काय बोलली तू मला असं म्हणत मला तर असं वाटण ना ते जितके म्हातारे होतात तितकेच ते लहान बनत असतात जस एका लहान मुलाला सांभाळून आणि तो आपल्याला सांभाळून तो मोठा होतो आणि आपण त्याला मोठा करतो तसंच आजी आजोबांच असते जसं आपली वय वाढत असते तशी त्यांची वय वाढते पण फरक एवढाच कि त्यांची वय वाढतात तर ते बालपणात जातात आपली वय वाढते तर आपण तरुणवयात जातो

मानतो पण जे आमच्या काळात व्ह्यायच ना ते तुमच्या काळात नाही आमच्या काळातल्या सर्व्या गोष्टी अस्सल तुमच्या काळातल्या तर सर्व्या गोष्टी नकली असं म्हणून आपल्याला चीड पण आणतात बरं का आपले आजी आजोबा कितीही झालं तरी ते आपले आजी आजोबा आहे.

जगाच्या अनोख्या भाषेत खूप स्वप्न आहे त्याचा अर्थ लावणे फार फार कठीण आहे म्हणूनच तुला जे सापडेल त्याचा ठराविक भाग मला मिळायला हवा असं मला वाटत ऐक स्वप्नाचा अर्थ इजिप्त च्या पिरॅमिड पर्यंतचा मी ऐकलं नाही कधी हे नाव पण जर एखाद मूल तुला हे दाखवत असेल तर अशी जागा नक्कीच अस्तित्वात असणार इथे पोहोचताच तुला अमाप संपत्ती सापडेल तू अतिशय धनाढ्य होशील हे ऐकताच तरुणाला आणि नवल वाटल मग तो थोडा वैतागला हे अर्थ सांगण्यासाठी म्हाताऱ्याची काय गरज होती पण असो या साठी तिला पॆसे द्यायचे न्हवते किंचित त्रासून तो म्हणाला हे ऐकण्यासाठी एवढा वेळ नाही घालवला मी तुझ्या स्वप्नाचा अर्थ लावणं फार कठीण आहे हे मी तुला आधीच सांगितलं होत जेवणात अतिशय सोप्या आणि सामान्य वाटणाऱ्या गोष्टी खरं तर असामान्य असतात याचा अर्थ केवळ ज्ञानी लोकांच्या लक्षात येतो